चार चाकी ची ही काम केली जातात तिथं अस जसं गाड्यांच कुठे नट पंक्चर काढणे परत टायर बदलणे अं इत्यादि काम इथ केली जातात.

आणि शहरामध्ये खूप मोठे चित्रपट गृह असतात तिथे पण खूप वेगवेगळे पिक्चर लावले जातात.

जंगल हे खूप मोठ अस घनदाट झाडांनी भरलेल असत तिथे वाघ सिंह असे खूप वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी असतात.

लहान मुलांच्या कपड्याच दुकान अ कपड्यांच्या दुकानात खूप छान छान कपडे आपल्याला पाहायला मिळतात.

मोबाइल न्यायला परवानगी नसते मूल छान तिथ जाऊन अभ्यास करतात.

आ शेवंती गुलाब आशे वेगवेगळ्या प्रकारचे फूल आपल्याला बघायला मिळतात आणि तिथे गेल्या नंतरुन ना आपल्याला ते खूप छान वाटत मग ते आपण विकत घेतो.

धबधबा धबधबा हा लोणावळ्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे तिथे लोक पर्यटन स्थळावरती जातात.

तंदूर तंदूर हॉटेल मध्ये गेल्यातून आपल्याला खायला भेटतो आणि तंदूर हा चिकन पासून बनवतात.

सैनिक सैनिक हा देशाच रक्षण करण्यासाठी सीमेवरती लढतो व सैनिकांच्यामूळे अ आपल्या भारतातील लोक--

एस.टी. बस एस.टी. बस हे अ आम्हाला असं ट्रीप ला वैगेरे बाहेर कुठे जायच असेल तर आम्ही एस.टी. बस हे भाड्याने घेतो व त्याच्यातून आम्ही प्रवास करतो.

त्यामुळे आम्ही तिथे जाऊन खूप सारी खरेदी करतो.